गाड्या आहेत कार आहेत. पडदे दिसतायत अन् एन्ट्री करण्या साठी इथे काचेचा डोअर आहे.

त्याच्या बाजूला तीन खिडक्या दिसत आहेत आणि तेच्या बाजूला असं छान अशी झाडं लावलेले आहे.

चित्रणामध्ये डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्यांच्या मागे गौतम बुद्ध यांचा पुतळा आहे. त्याच्या बाजूंना त्यांचे एक अह फूल ठेवलेले आहे.

तिथे बाहेर दोन पोस्टर लावलेले आहे मध्ये सगळीकडे मुलींचे आणि लेडीजचे ड्रेस लावलेले आहेत.

त्या इनकम टॅक्स ऑफिस च्या समोर एक ऑटो आहे. त्याच्या समोर एक झाड लावलेल आहेत आणि तिथे पताके सुद्धा लावले --

ह्या छायाचित्रणमध्ये त्यांनी एक खांब ठेवलेला आहे तारेचा आणि बाजूला एक हपशी आहे पाण्यासाठी.

असं बाजूला एक हिरवळ आहे झाड आहेत आणि इथून एक तारेचा खांब गेलेला आहे.

शॉप आहे इथे समोर त्या गिफ्ट लावलेले आहे त्याच्या बाजूला एक गेट आहे गेटाच्या समोर यांनी गाड्या लावलेल्या --

चित्रानया मध्ये सगळीकडे विटेचे बांधकाम केलेले आहे आजू-बाजूला झाडं आहेत पत्र्यांची घरं आहेत तिथे विजेचे खांब आहै एक माणूस जाताना दीसत आहे. तिथनं--

ह्या छायाचित्रानं मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती दिसत आहे.

ची जन्मासव चाच एक पाळणा आहे.